या दुकानात चहा वगैरेची सोय उत्तम सोय असते.

शक्तीला आपल्याला जे हवे असतील ते मिळते.

अ पैसे किंवा उणे आपण ट्रान्सफर करू शकतात कि --

इथं आपण बसू शकतो किंवा त्यात --

हाय गाईज जसे जे आपण लहानपणी खेळत असतोत. एक --

हे जे बनवले आहेत घोटीव कागदापासून--

अतिशय मोथ मोठं ग्राउंड आहे.

ठीक हे पिक्चर दिसत आहे यात काही सभ --

बघायला भेटते किंवा असे तीन बस लागलेल्या हाय.

भर गच्च दुकान दिसत आहे यात आपण पिशवी --

खूप भारी गार्डन हिरव असं गार्डन दिसत हाये.

हिरवं असं ग्राउंड आहे.

न्याय किंवा त्यांच्या मॅडम त्यांना अतिशय आनंद--

ब्रेक किंवा स्पोर्टिंग चे पोरं दिसत आहे या ठिकाणी.

एक अतिशय सुंदर अशाप्रकारे मंदिर आहे.

आणि या ठिकाणी आपल्याला मोटार शोरूम दिसत आहे.

अ पेट्रोल संपले तर अतिशय सुंदर अ इमर --